नमस्कार
ह्या पाठात पीएचपी अपलोड स्क्रिप्ट बनवण्याविषयी जाणून घेऊ
हे अपलोड डॉट पीएचपी फाईलमधे लिहित आहोत
हे जरा एडवान्स्ड असेल
आपण इंडेक्स डॉट पीएचपी वापरू
युजरला फाईल सबमिट करण्यासाठी फॉर्म देऊ
त्यासाठी एचटीएमएल कोड वापरू
अपलोड डॉट पीएचपी मधे ही फाईल प्रोसेस करू
फाईलची माहिती जसे की नामे टाइप साइझ टेम्पोररी स्टोर्ड नामे आणि एरर मेसेजेस मिळवू
आपण एरर मेसेजेस द्वारे एरर तपासू शकतो
फाईल प्रोसेस करू
ती वेबसर्व्हरवर विशिष्ट डिरेक्टरीमधे सेव्ह करू
पाठाच्या दुस या भागात मी विशिष्ट फाईल टाईप कसे तपासायचे हे सांगेन म्हणजे तुम्हाला ती सुरक्षित ठेवता येईल
फाईल साईज कसा चेक करायचा ते शिकू म्हणजे तुम्हाला किमान किंवा कमाल फाईल देता येईल
मी अपलोडेड हा फोल्डर बनवून त्यात इंडेक्स आणि अपलोड डॉट पीएचपी फाईल्स बनवल्या आहेत
अपलोडेड फाईल्स येथे संचित केल्या जातील
अपलोडेड फाईल्स सुरूवातीला ह्या फोल्डरमधे न जाता वेबसर्व्हरवरील टेम्पोररी एरिया मधे जातात
एचटीएमएल साठी फॉर्म बनवणे गरजेचे आहे
त्यासाठी फॉर्म एक्शन आहे
आपल्याकडे अपलोड डॉट पीएचपी ही स्पेसिफिक एक्शन आहे
येथे ही फाईल बनवली आहे
आपणPOST ही मेथड सेट केली आहे
हे गेट व्हेरिएबलमधे संचित करण्याची गरज नाही
कारण वेबसाईटवर पाठवला जाणारा बायनरी दाता सुरक्षिततेसाठी आपल्याला युजरला दाखवायचा नाही
तसेच गेट व्हेरिएबलला शंभर अक्षरांची मर्यादा आहे
शंभर अक्षरांची फाईल फारच छोटी होईल
आपल्याकडे आणखी एक पॅरामीटर आहे ज्याबद्दल पूर्वी ऐकले नसेल
ते म्हणजे एन्कटाइप एन्कोडिंग टाइप म्हणजेच हे कसे एन्कोड करणार आहोत
टाईप करा multi पार्ट फॉरवर्ड स्लॅश फॉर्म दाता
थोडक्यात हा फॉर्म डेटा स्वरूपात सबमिट करू
बायनरी दाता म्हणजेच शून्य आणि एक ज्याबद्दल मी आधीच सांगितले आहे
आपल्याला टाइप मिळाला ज्यात हे encodeकरायचे आहे
येथे फॉर्म संपवणार आहोत
फाईलसाठी इनपुटच्या स्वरूपात काही एलिमेंट्स ची गरज आहे
हा टाइप म्हणून फाइल सेट करू आणि मायफाईल असे नाव देऊ
नंतर पॅराग्राफ ब्रेक दिल्यावर सबमिट बटणाची गरज आहे हे कसे दिसते पाहू
हे बंद करू
फाइल uploadवर क्लिक करा
काहीतरी चुकले
इनपुट मधे दोन वेळा उ हे अक्षर टाईप केले होते
मागे जाऊ
आपल्याला इनपुट मिळाले आहे
येथे ब्राउज करू शकतो
येथे काही फाइल्स बघू शकतो ज्या आपण अपलोड करू शकतो
आता हे आपल्यासाठी अधिक सोपे बनवू
येथे अपलोड आ fileलिहून रिफ्रेश करा
हे पेज चांगले दिसत आहे
हेडर मिळाले आणि uploadकरायची फाईल येथे मिळू शकते
गरज वाटल्यास येथे नाव टाईप ही करू शकतो
तसेच अपलोड बटणाद्वारे अपलोड डॉट पीएचपी सबमिट होईल
फॉर्मद्वारे सबमिट केलेली फाईल प्रोसेस करण्याची पध्दत अपलोड डॉट पीएचपी मधे लिहावी लागेल
ही पध्दत म्हणजे डॉलर अंडरस्कोर फाइल्स चा वापर
खरे तर हे बरोबर नाही
हे बरोबर नाही हे सांगणारे उदाहरण मी एको करून सांगू शकते
अपलोड वर क्लिक केल्यावर अरे असे आऊटपुट मिळेल
कारण हा अरे आहे
आता हा मल्टिडायमेन्शनल arrayअसल्यामुळे कंसाच्या पहिल्या सेटमधे अपलोडेड फाईलचे नाव लिहू
आणि जेथून ती आली त्या इनपुट बॉक्स चे नाव येथे आहे
मायफाईल येथे मायफाईल वापरू
आणि दुस या कंसात आपण अनेक गोष्टी लिहू शकतो
सर्वात सोपी गोष्ट म्हणजे फाईलचे नाव
अपलोड फॉर्म वर परत जाऊन इंट्रो डॉट अवी निवडा
ती येथे दिसत आहे
अपलोड वर क्लिक करा
पुढील पेजवर इंट्रो डॉट अवी दिसेल
लक्षात ठेवा हे अपलोड डॉट पीएचपी फाईलमधे आहे
ठीक आहे
हे व्हेरिएबलमधे सेव्ह करू
पुढे आपण फाईलचा प्रकार बघणार आहोत
ते येथे लिहू
डॉलर अंडरस्कोर फाइल्स आणि मायनेम हा रेफरन्स वापरणार आहोत
येथे आत टाइप असणार आहे
हे बघता येण्यासाठी एको करू
रिफ्रेश करून रिसेंड करा
येथे मायफाईल असायला हवे
पुन्हा रिसेंड करा
व्हिडिओ स्लॅश अवी हे आऊटपुट दिसेल
हे तुम्ही htmlमधे पाहिले असेल
उदाहरणार्थ इमेज स्लॅश पीएनजी किंवा इमेज स्लॅश जेपीईजी इमेज स्लॅश बीएमपी व्हिडिओ स्लॅश अवी आणि व्हिडिओ स्लॅश एमपीईजी किंवा इतर फॉरमॅट असू शकतात
आपण बघू शकतो ही एक अवी फाइल आहे
हे टाइप मधे मिळाले आहे
हे सर्व टाइप ह्या व्हेरिएबलमधे संचित करू
पुढे साइझ बद्दल जाणून घेऊ
वेळ वाचवण्यासाठी हा कोड खाली कॉपी पेस्ट करू
टाइप च्या जागी साइझ लिहून एको करू
सबमिट केलेल्या फाईलची e प्रॉपर्टी मिळवणे असे सोपे आहे
पेज रिफ्रेश करा
रिझेंड वर क्लिक केल्यावर फाईलचा साइझ दिसेल
ही संख्या राऊंड ऑफ केल्यास अंदाजे मिलियन येते
एक मिलियन बाइट्स मिलियन बाइट्स म्हणजे एक मेगाबाईट असते
मायफाईल चा आकार एक मेगा बायट आहे
म्हणजे येथे मिलियन बाईटस म्हणजेच मेगाबाईट डेटा मिळाला आहे
आता हे व्हेरिएबल sizeमधे सेव्ह करू
पुढचे महत्त्वाचे आहे टेम्पोररी नामे
हे थोडे वेगळ्या पध्दतीने लिहिले जाते
टीएमपी जे टेम्प चे संक्षिप्त रूप आहे अंडरस्कोर आणि नामे
हे एक डायरेक्टरी देते
आपण फाईलसाठी फोल्डर निवडेपर्यंत ती ह्यामधे तात्पुरती संचित होते
पेज रिफ्रेश करा
रिझेंड क्लिक करा
ती झॅम्प मधे संचित झाली कारण आपण हे एप्लिकेशन वापरत आहोत
अपाचे वापरत असल्यास स्वतः phpत संचित होईल
येथे अपाचे आणि त्याच्यापुढे टेम्पोररी फाईल नेम असेल
हे रॅन्डमली जनरेटेड नाव आहे ज्याचे एक्सटेन्शन टीएमपी आहे
परंतु हे आत्ता निरूपयोगी आहे
हे टेम्प फाइल मधे संचित करू
टेम्प हे संक्षिप्त नाव देऊ
आणि शेवटचे एरर
हे जर सर्व ठीक असेल तर हे शून्य एको करेल
पुन्हा copy पास्ते आणि येथे एरर असे लिहा
शून्य हे आऊटपुट मिळाले पाहिजे
कारण सर्व योग्य लिहिलेले आहे
आणि ही व्हॅल्यू कधीच नेगेटिव्ह असणार नाही
शून्यपेक्षा जास्त असल्यास हे एरर कोड दर्शवते
म्हणजेच येथे एरर आहे
आता हे एरर व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत
आतासाठी एवढेच
दुस या भागात फाईलtemporary स्टोरेज एआरईए मधून दिलेल्या जागी कशी अपलोड करायची ते बघू
तिथे एरर्स आहेत का हे बघण्यासाठी एरर व्हेरिएबल वापरू
एरर असल्यास त्या एको करू
त्यासाठी एरर कोड वापरू
एरर नसल्यास ही टेम्प घेऊन मूव अपलोडेड फाईल फंक्शनद्वारे येथे वेबसर्व्हरवर बनवलेल्या अपलोडेड डायरेक्टरी मधे संचित करू
नंतर मी तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी सांगेन
उदाहरणार्थ फाईल जेपीईजी असल्यास किंवा साईज मोठा असल्यास अपलोड नाकारणे
दुस या भागात भेटू
हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे
धन्यवाद